वेगळ्या प्रकारांचे आहे काही पिवळ्या रंगाचे आहे.

इथे एक मोठे पूल आहे पूल खाली मोठी नदी आहे.

माणूस कसला आहे तो बघत आहे.

ते झाडे नारळाचे झाडे --

आहेत दोन लेडीज उभे आहे.

ते लाइटिंग मध्ये लावले --

ती झाडे हिरवी हिरवी अशे आहेत ती खूप दाट --

एक मोठे मैदान आहे या मैदान मध्ये काही क्रिकेट मॅच --

इथे हारांचे मोठे दुकान आहे.

आहे ते फोटो कार्टून आहेत.

एक मोठी बिल्डिंग आहे या बिल्डिंग --

इथे काही लहान झाडे आहेत ती झाडे लाल पिवळे --